हे घोड्यावर बसून एक व्यक्ति त्या मूर्ती वर आहे.

बिल्डिंग हे पांढऱ्या आणि निळ्या कलर मध्ये दिसत आहे.

रोडाच्या साइड ला एक बिल्डिंग आहे.

आणि बिल्डिंग मध्ये पांढरे कलर मध्ये काही लायटिंग पण लागलेली दिसत आहे.

तर काही सामान हा डब्यात ठेवलेला दिसत आहे.

एक दुकान दिसत आहे दुकान वर बोर्ड लिहलेला आहे.

साइड ला एक दगड ठेवलाय.

फोटो च्या साइड ला दोन फ्लॉवर पॉट पण दिसत आहेत.

ज्यावर एक झुमर लागलेला दिसत आहे जो पांढरा कलर मध्ये आहे तो पूर्णपणे काचेने बनलेला दिसत आहे.

रोड दिसत आहे रोडावर खुप साऱ्या गाड्या ठेवलेल्या दिसत आहेत.

एक दुकान दिसत आहे एक दुकान खालती दिसत आहे एक दुकान त्याच्या वरती दिसत आहे.

हॉल दिसत आहे हॉल मध्ये ब्ल्यु कलर च्या एक बोर्ड लागलेला दिसत आहे.

पान दिसत आहे दुकानामध्ये समोर खुप सारे भांड ठेवलेले दिसत आहे.

गाडीच्या साइड एक पोलिस वाला पण दिसत आहे आणि काही लोक बिल्डिंग च्या समोर उभे दिसत आहेत.

अंदर मध्ये काही व्हाइट कलर आणि यल्लो मध्ये लायटिंग लाग लावलेली दिसत आ--

समोर एक ब्लॅक कलर मध्ये बोर्ड लागलेला दिसत आहे त्याच्या वरती काही चिपकवलेल आहे.

फूल ठेवलेले दिसत आहेत तेच्यात चार कंपार्ट कंपार्ट्मेंट आहेत त्या अलमा अलमारीच्या समोर --

एक हॉल दिसत आहे हॉल मध्ये काही टायर ठेवलेले आहेत एक पाण्याची टंकी पण ठेवलेली दिसत आहेत.

वॉल दिवारिच कलर हा ग्रीन मध्ये आहे दिवारिच साइड ला पण काही झाड दिसत आहेत.

एक बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग ही काचेची दिसत आहे बिल्डिंग वरती एक बोर्ड लागलेला आहे जो निळ्या कलर मध्ये --

बॉक्ससेस हे काळ्या कलर मध्ये दिसत आहे आणि टोटल सहा स बॉक्ससेस लागलेले दिसत आहेत.

कंपार्ट् कंपार्ट्मेंट आहे कंपार्ट्मेंट मध्ये पण काही सायकल ठेवलेले दिसत आहेत.

एक घर दिसत आहे घरामध्ये एक व्यक्ति उभा आहे घराच्या साइड ला ठेवलेली दिसत आहे.

याच्या वरती रेड कलर मध्ये आणखी एक बोर्ड लागलेला--

ब्रिज च्या समोर एक टंकी पण दि--